यह इमेज मे हमे एक बहुत बड़ा स्कूल दिख रहा है जो की सफ़ेद रंग से रंगा गया है स्कूल के साइड मे हमे छोटी सी बिल्डिंग दिख रही है जो की पीले रंग से रंगी गई है।

यह इमेज मे हमे एक रे ल्वे स्टेशन दिख रहा है जिसके ऊपर बहुत से लोग खड़े दिख रहे है वह लोग अपना समान लेके खड़े है तथा वह पे वो रेल गाड़ी का इंतजार करते नजर आ रहे है की कब रेल गाड़ी आएगी ? और रेल गाड़ी पे वो कब बैठेंगे ?

हमें कुछ लोग बैठे हुए नजर आ रहे है जो की मेनू पड रहे है।

ये इमेज मे हमे एक बहुत बड़ा पेट्रोल पंप दिखाया जा रहा है जिसके नीचे ऑटो दिख रही है जो की पीले कलर की है वहा पे हमे सफ़ेद कलर की स्कूटी खड़ी दिख रही है जो की पेट्रोल भरवा रही है।

यह इमेज मे हमे एक बहुत बड़ी दुकान दिख रही है। जिसके उपर एक जेल करके कुछ लिखा हुआ है। वह पीले कलर के बैनर मे--

यह यह इमेज मे हमे एक घर के सामने बहुत बड़ा बगीचा भी नजर आ रहा है। वहा पे हमे बहुत सी टाइल्स लगी हुई दिख रही है।